किती दिवस झालं भेटला नाहीस?

अच्छा कसा चाललाय मग अभ्यास? आता काय अभ्यास आता सुट्टी लागली.

अरे खूप मजा असते माहितीये कोकणात. कोकणात गणेश उत्सव म्णजे बापरे खूपच भारी तू येऊन बघ एकदा आमच्या कोकणात. हो ऐकलंय मी माझी यायची खूप इच्छा आहे.

उत्सव असतो गणेश चतुर्थीला आमच्या घरी गणपती येतात. गणपती दिवशी खूप छान छान पदार्थ बनवतात. जसं की मोदक खीर वगैरे भरपूर गोड गोड पदार्थ बनवतात. आणि आम्ही हा सॅन खूप आनंदाने साजरा करतो. तर आम्ही हा सण आहे ना जवळपास पाच ते सहा दिवस साजरा करतो. पाचव्या दिवशी विसर्जन असतं गणपतीचं.

सगळ्यात पहिल्या दिवशी आमच्या गावी जसं की आठ घर आहेत तर आठ घरामध्ये आम्ही दर संध्याकाळी प्रत्येक दिवशी एक एक घरात भजनं होतात. तर मग आम्ही असे खुप दिवस आनंद घेत असतोय या गणेश उत्सवाचा. तुमच्या गावी कसं असतं रे? आमच्या गावी पण गणेश उत्सव असतो. मला कोकणातला गणेश उत्सव खूप आवडतो. म्हणून मी तुला त्याच्याबद्दल विचारलं.

ठीक आहे ये ना एकदा खूप मजा करू आपण

आणि जूनमध्ये पावसाच्या सिजनमध्ये तर खूपच मजा येते.

आमच्या गावी संगमेश्वर देवस्थान जसं की खूप देवस्थान आहेत. अ जुनी पांडव कालीन मंदिरं आहेत. खूप खूप अशी फिरण्यासारखी ठिकाण आहेत जसं की किल्ले सिंधुदुर्ग किल्ला. परत रायगड इत्यादी फोर्ट खूप खूप खूप असे फिरण्यासारखे ठिकाण आहेत आमच्या कोकणात. तुमच्या गावी आहेत का ठिकाणं किल्ले वगैरे

तर आमच्या इथे पावसाळ्यासाठी नाणेगाठेरी खूप

इतर वेळी थंडीत वगैरे तिथं खूप धुके वगैरे असतात. त्याच्यात घाट हा खूप नावाजलेला घाट आहे.

महाराष्ट्रातील निसर्गरम्य सौंदर्याचं एक ठिकाण आहे. आमच्या इथे अष्ठविनाय दोन गणपती

आणि आम्ही शिवजन्मभूमीचा खूप मोठा साजरा करतो. खूप करतो एकोणीस फेब्रुवारीला तर तू नक्की ये बघायला. अच्छा एकोणीस फेब्रुवारी शिवजन्मभूमी अच्छा खूप मजा असेल ना तेंव्हा?

पाळण्यात ठेवतो आम्ही सर्व त्यांची सेवा करतो.

मग आता मुंबईला कधी यायचं ठरवलंय? महिनाभर तर नाही येणार ये थोड्या दिवसाने येणार आहे. पण तू तर बोललेलास जिम वगैरे लावणार आहे गावी नाही जाणार. अरे काय सांगू इथे आलोय आणि माझे मम्मी पप्पा मला मुंबईलाच नाही नेत आहेत. म्हणतायेत थोडे दिवस थांबू निसर्गाचा आनंद आजमावू मग जाऊ. जिम तर लावायचीच आहे मला तसं बायसेप्स वाढवायचेत.

अरे तुझी तरी झिरो फिगर होती तुझी कशी बायसेप्स होतील?

अच्छा मला गावावरून मुंबईला यावंसच नाही वाटत आहे. इथलं सौंदर्य बघून इथंच थांबावं वाटतंय. हो ना गावचं खूप सौंदर्य भारी असतं मुंबईला काय इथे सर्व प्रदूषणामध्ये राहावं लागतं आपल्याला.

मजाच येते आनंद होतो सौंदर्याचा.

गावी खरंच खूप मजा येते गावी फिरायला वगैरे खरच निसर्ग सौंदर्य जे असतं ना ते भारीच असतं. मुंबईत आपण कोंडल्यासारखं राहतो.

आपल्याला मोठ्या मोट्या फ्लॅट्समध्ये

आणि गावी घरं पण खूप मोठी असतात ना

खूप मजा येते गावी सगळी एकत्र फॅमिली.

आणि आम्हाला प्राण्यांसोबत आमच्या घरी आम्ही प्राणी ही पाळले आहेत खूप गाई, बैल, म्हैस

आमच्या गावी पण खूप प्राणी जसं की गाय, बैल वगैरे म्हणजे शेती करण्यासाठी तर हे पाळले जातात.

आमच्या घरी दुधाचं उत्पादन किंवा शेती खूप होते आमच्या गावी.

आमच्या गावी सर्व प्रकारच्या भाज्यांची फळांची

आमच्या गावी तर फळांचा राजा पिकला जातो आंबा असे परत काजू वगैरे असतात. काजू वगैरे ची लागवड केली जाते आमच्या गावी. खूप खूप मजा येते ते करताना.

असं म्हंटलं जातं की सफरचंद हे

पण आमच्या इथे काय बोलतोस भारी रे. हां मग तू पण खात असशील सफरचंद काश्मीरला न जाता.

जत्रा वगैरे खूप असते.

देवांची जत्रा किंवा आमच्याकडे

तुमच्या इथे कोणतं जागृत देवस्थान आहे रे? आमच्या इथे खंडोबाचं खूप मोठं देवस्थान आहे.

आमच्याइथे असे खूप देवस्थान आहेत रे जसं की रवनाथ कालभैरव असे खूप खुप मोठे मोठे मंदिर आहेत पांडवकालीन. परत त्यात म्हणजे चित्र कोरून ठेवले आहेत पांडवांनी असे खूप असे बघण्यासारखे मंदिर आहेत.

जे जे मंदिरांनी वाचवलं ज्या ज्या मंदिरांना वाचवलं म्हणजे मुघलांच्या काळात अ जे मंदिरे तोडली जाणार होती त्यांना वाचवलंय त्यांचं ही इतिहास लिहून ठेवला आहे प्रत्येक मंदिरात. असं खूप वाचण्यासारखं कोकणातलं किंवा बघण्यासारखं खूप आहे. आमच्या इथे पण एक लेणी आहे ती पण खूप बघण्यासारखी आहे.

आमच्या इथे समुद्र किनारा आहे ना खुप मोठा समुद्र किनारा आहे. तिथं पण खूप मजा येते जसं की सिंधुदुर्ग

खूप खूप खूप अशी समुद्र किनारे आहेत.

ये ना ये ना नक्कीच आपण मजा करूया येऊन कोकणात की या नावाचा खूप

ही लोकांना वाटते आणि तुला याच्याबद्दल काय म्हणायचंय? की दूर केलं पाहिजे की असंच टिकवून ठेवलं पाहिजे? हे लोकांवर डिपेंड करतं की इग्नोर करायचं की ज्यांना म्हणजे भूतच पकडून ठेवायचं आहे की भूत असतं बाबा हे त्यांच्या मनात भरवलं जातं. तर हे चुकीचं आहे तर भूत अ देव असणं एक वेळ ठीक आहे म्हणजे आपण पॉसिटीव्ह श्रद्धा मनात घेतली पाहिजे.

निगेटिव्ह म्हणजे जसं की भूत प्रेत हे सगळं असणं म्हणजे निगेटिव्ह आहे सगळं हे आपल्या डोक्यात विचार आले की मग आपण निगेटिव्हली

देवावर आपला विश्वास आहे. तर हा विश्वास ठेवून आपण जी गोष्ट करू शकतो किंवा करतो ती गोष्ट नक्कीच होते ही गोष्ट निश्चित आहे.

आमच्या इथे काही मानत नाही.

मग कसं चालू आहे मग आता काय विचार चालू आहे पुढे काय करायचा अभ्यास?

कॉमर्समधूनच आपल्या आवडत्या फिल्डमधून कोणतं तरी कोर्स

तू विचार केला का नाही पुढे काय करायचं ते? माझी इच्छा तर सीएस किंवा सीएमए करायची आहे.

मी पण त्यासाठीच बघतोय सीएमए अ चाललीये प्रोसिजर सगळं अ हिस्ट्री सर्च करतोय म्हणजे काय असतं नक्की सीएमएमध्ये काय काय स्टडी करावा लागतो? परत कसलं कसलं स्टडी असतो?

पण मला खूप कन्फ्युज आहे.

मग आता आपण येऊच मुंबईला भेटू

पण अजून तू किती दिवस आहेस गावी? मी तरी आहे एक एक दीड महिना.

काय नाही आमचा मोठा गोठा आहे इथे त्यात आम्ही खूप प्राणी पाळलेत दिवसभर त्यांची अ राखण राखण वगैरे करावी लागते. अ दिवसाला साधारणतः शंभर लिटर दूध आम्ही डेअरीवर देतो. आणि आमच्या घरी अ पंचवीस गाया गायी आणि अ चार बैल

अच्छा मग किती किती उत्पादन उत्पादन होत असेल दिवस दिवसात?

मस्त मस्त आणि तू बोलला तुमची शेती आहे अ तर काय काय उत्पादन होतं शेतात तुमच्या? आमच्या शेतात भाज्या वगैरे इत्यादी मगाशी सांगितल्या प्रमाणे आणि तसेच अ उसाचं ही उत्पादां मोठ्या प्रमाणावर होतं आता. हो मी ऐकलंय तुमच्या इथे उसाचं ही मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं

ऍज कम्पेअर टू इतर

ऊस लावला की आणि वर्षभराने तो निघतो. मग त्यासाठी काही जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. पण ऊसामुळे आमच्या इथे खूप प्रॉब्लम्स ही होतात. जास्तीत जास्त प्रमाणात वाघ व बिबट्या यांची अ

ऊसतोडी वगैरे हे जेंव्हा ऊस तोडीच्या कामासाठी येतात तेंव्हा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात शिकार होते. माणसाला रात्री बाहेर पडणं खूप त्रास होतो त्यांच्यामुळे. अच्छा ते तर खूप वाईट आहे रे म्हणजे जर कोण माणूस वगैरे शेतात फिरत असला तर हत्या होऊ शकते त्याची.

आणि रात्री गाडीवरून फिरणे हे खूप धोकादायक आहे. अच्छा

त्याचे फायदे आणि तोटे जरा सांगू शकतो का? आमच्या गावी आम्ही भाताचं भाताचे उत्पादन करतो म्हणजे जसं की भात लावणी आमच्या गावी म्हणशील तर लावणी हा एक सण साजरा केला जातो म्हणजे अ पावसाच्या म्हणजे सिजनमध्ये. तर खुपजण म्हणजे अशी येतात एकत्र आणि प्रत्येकाचे शेत अ शेतात शेती करतात. अ बैल नांगरता, शेत नांगरता किंवा बैलांचं पालनपोषण करतात. भरपूर भरपूर मजा येते शेतात लावणी करताना.

तर मी माझ्या आज्जी आजोबांसोबत शेतात खूप असं नांगर वगैरे करताना पाहिलंय खूप अनुभव घेतलाय. परत बैलांसोबत मी खुप मजा केली आहे म्हणजे अ त्यांचं जे प्रेम मिळतं प्राण्यांचं आपल्याला ते खूप एकदम वेगळंच असतं.

खूप आनंद घेतलाय त्यांच्यासोब असं अजून म्हणजे काजू आमच्या गावी काजू आंब्यांचा सीजन चालू झाला की अभ्यंचा सीजन चालू झाला असं बोलतात. तर जास्त करून आंबे हे आमच्याच गावातून दुसरीकडे अ म्हणजे पोहचवले जातात विकले जातात.

आंबे आंब्यांच्या राजाला खूप म्हणजे खूप प्रोत्साहन आहे. अ म्हणजे बिजनेस फिल्डमध्ये तरी

पण त्याला पर्टिक्युलर एक महिनाच लागतो म्हणजे जसं की मे महिना त्या महिन्यातच अ जास्त मागणी असते आंब्यांना

अ मे महिन्यात त्याचं पीक जास्त येतं.

लहानपणी तर अ खूप मजा करायचो मे महिन्यात. क्रिकेट वगैरे खेळायचो गावी. आणि क्रिकेट खेळून आल्यावर संध्याकाळी हात पाय धुवायचो मस्तपैकी अ बसायचो घ्यायचो आणि आंबे

माझ्या गावी पण मी सकाळपासून मजा करतो. हे सगळे लवकर उठून शेतातील कामे वगैरे आणि दिवसभर खेळतो वगैरे. संध्याकाळी परत संध्याकाळी कुटुंबासोबत मजा करून

मग आता कधी येणार आहे तू मुंबईला. दिवसात येईल मग आपण भेटूया.

तुमच्याइकडचे आंबे, काजू.

तुमच्याइथे काय काय भेटतं ते मला नक्की आणशील ना?

आता माझा ट्रेकिंगला जायचा सध्या विचार चालू आहे

अ माझा विचार चालू आहे की कुठला तरी गड निवडावं किंवा

अच्छा शिर्डीला खूप जण जातात रे. कसे जात असतील चालत एवढ्या लांब?

अच्छा खूप श्रद्धा असेल ना साई बाबांवर

अच्छा कुठे जायचं पण ट्रेकिंगला पण गड हा एक माझा

आवडता विषय आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण गडावर ट्रेकिंगला जावं त्यासाठी मला रायगड हा

माथेरान मी माथेरानच्या खूप निसर्ग सौंदर्याबद्दल ऐकलंय

हां सगळे एकत्र मिळून मजा करू. तुला तिथले काही ठिकाणांची नावे माहित आहेत का?

मी तिथलं पावणा पावणा गड म्हणून अ गड ऐकलंय तर तिथे खूप छान निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल आपल्याला. अच्छा नक्की जाऊ आपण सगळं डेट वगैरे फिक्स करू मित्रांना सांगू सगळे ट्रेकिंगचे सामान वगैरे घेऊ आणि एकत्र जाऊ. त्याबद्दल आपल्याला माहिती काढावी लागेल सगळी.

ठीक आहे एक माथेरान ठीक आहे अजून दोन तीन ठिकाणी जाऊ ना. गड वगैरे बघ कुठले तुझ्या आवडीचे असले तर. हो ते करूच पण आपण माथेरान बद्दल पहिले अ सर्व माहिती काढू. तर माथेरान बद्दल मी खूप ऐकलं आहे. ते महाराष्ट्रातील एक अ अ प्रसिद्ध ठिकाण आहे. अच्छा मी पण ऐकलंय पण मी कशी असं पाहिलं नाहीये ऍक्च्युअल अनुभवलं नाहीये.